नावाने पण ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते. महात्मा फुले यांनी शिक्षणाची त्यांच्यामध्ये जे गोडी होती त्याचबरोबर महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोलाच कार्य केलेल आहे. बाकी याच्या मागची Story तुम्हाला माहित आहे की यांच्या आजोबांकडे खूप शेती होती मग त्यांना ते पेशव्यांनी नानासाहेब पेशव्यांनी दिली होती त्यानंतर मग त्यांचे त्यांच्या आजोबांचे तीन भाऊ होते त्यापैकी एका भावानं जे संपूर्ण जमीन हडपून घेतली मग बाकीचे जे झाले ते अह गरीब झाले ठीक आहे. हे Story सगळ्यांना माहित आहे. पण जे महत्त्वाच Exam point of view ते आपण बघतोय महात्मा फुले यांनी शिक्षणाची गोडी होती. महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी उद्धारासाठी त्यांनी जे आहे सावित्रीबाई फुले त्यांच्या पत्नी यांच्या सोबत महत्वाच कार्य केल आणि या उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून अठराशे अट्ठेचाळीस मध्ये पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षण मुहूर्तमेळ त्यांनी रोवली. अठराशे अट्ठेचाळीस मध्ये पहिली मुलींची शाळा त्यानंतरअठराशे बावन्न मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाह चालना दिली. त्यातूनच अठराशे चौष्टट मध्ये पुण्यात एक

त्यांनी पुण्या मध्ये स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली होती हे पण तुम्हाला माहिती आहे. एक Revision type आपला Class असेल. सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या राहणाऱ्या अह अह Okay मुलाची देखभाल देखभाल केलेली आहे त्याचबरोबर अस्पृश्यता हा मानव जातीला कलंक आहे अस ते मानत. अस्पृश्यांच्या शिक्षण त्यांना दिल्याशिवाय समाजाची किंवा त्यांच्यामध्ये प्रगती होणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला होता. आता याच्या Dates वगैरे तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला जरूर सागा कि तुम्हाला जे काही महत्त्वाचे समाजसुधारक आहेत ते Detail मध्ये पाहिजेत. त मला सांगा काही तुम्ही List टाका खाली मी त्यांच्याबद्दल तुम्हाला एका कोऱ्या पानावरती इथेच संपूर्ण Detail मध्ये माहिती देतो.

त्यानंतर अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी मनस्वी चालना दिली. त्याचप्रमाणे स्त्री जात ही युगानुयुगे पुरुष वर्गाच्या दास्यात सापडली होती. यातून शिक्षणाची सोडवणूक करण्यासाठी महात्मा जोतिबा फुले यांनी सक्रिय योगदान योगदान दिलेले आहे. पुनर्विवाहाच्या चळवळीला पाठिंबा दिला. केशवपण असो, बालहत्या असो, बालविवाह असो अस्पृश्यता निवारण असो या विषयावर समाजाच जे आहे हे Old आहे ठीक आहे. Okay detail पाहिजे बर, हा त्यानंतर प्रबोधन केलं विधवांची विडंबना

काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा स्वतः दत्तक घेतला. विधवेच्या केशवपणाची चाल बंद व्हावी म्हणून नाव्ह्यांचा संप नाभिकांचा संप सुद्धा यांनींच घडवून आणलेला होता. ठीक आहे

त्यांनी हे केलेल आहे. Okay त्यांच्याबद्दल पण पाहिजे ठीक आहे. तर बघा अह एक लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर या पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्या लक्षात ठेवायच्या आहे. चोवीस सप्टेंबर अठराशे

गुलामगिरी सत्तार हे निबंध लिहिले तर निबंध आहेत. सामाजिक

मी सगळं ठीक आहे काय म्हणते तुझी हॉबी हॉबी कोणकोणती आहे? , रायटिंग चा आहे ड्रॉईंग आहे ड्रॉईंग पण करतो मी माझी तर एक आपलं जस वाचन एक ते पण एक आवड आणि ट्रॅव्हल चा आहे. मला म्हणजे मी तर म्हणजे लहानपणापासून जे जेव्हा पण असं वाचतो ना एकदा, हो वाचतोच ना न्यूजपेपर तर वाचतोच ना आपण . मला तर दररोज वर्तमान पत्र वाचायला तर फारच आवडते.

मी तर अनेक म्हणजे गोष्टीची पुस्तके, कवितांची पुस्तके आणि मासिके वाचतो.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 आणि म्हणजे ट्रॅव्हलिंग ची पण मला म्हणजे कुठं पण फिरायला जाण्यासाठी म्हणजे मला आवडत सोबत पण जातो ,,.

स्टडीरूम मध्ये जे छोटेसे वाचनालय पण बनवलेले आहे. त्या मध्ये अनेक प्रकारची म्हणजे उपयुक्त पुस्तक आहेत. हो आणि मी गार्डनिंग पण करतो आता. झाड खूप वाढलेलं आहे आता. आणि शेती पण कापायची आहे आता. गार्डनिंग काय आता ते पण करतो. आणि मला अजून ते फोटोशुट चे पणहॉबी. ते पण , फोटो एडिट करायचे, फोटो शूट करायचे ते पण मला म्हंजे ते पण माझी हॉबी च आहेत. ते तर ते माझे पण आहे फोटो पण घेतो मी, . कॆमेरा आहे का? अं काय? कॅमेरा माझ्या जवळ होता. पण मित्रा जवळ आहे, आता मित्राच्या कॅमेरा मधून काढतोय. ओह मी विचार करत होतो घेऊ का कॅमेरा? अह घे. चांगले प्लेस बघावे लागतात त्या साठी हा फोटोशूट ला जाण्यासाठी साठी पण. हो प्लेस बघूनच घेऊ आता. मला सिंगिंग नाय येत सिंगिंग आहे का तुझ्या आवडीचं? नाय ते पण माझे नाय ते नाय. पेंटिंग जमते अँड ड्रॉईंग खूप चांगले जमते मला. अच्छा मला पण थोडा ड्रॉईंग थोडे जमतंय. ड्रॉईंग च करावं आणि जे, अजून ट्रॅव्हलिंग करायला, फिरायला ते पण माझ्या, ते पण चांगलंच आहे.

आणि सगळ्यांच्या तर अनेक अनेक हॉब्ब्या असतात, असं तर कोणीच नसेल कि त्यांची हॉबी नसेल. आमच्या गावातील, , मस्त झाली अह आणि असे पण म्हणाले जाते की, ठरले तर कारण मानवाला सर्वात जास्त सुख आणि समाधान आनंद जर कोणत्या गोष्टी मधून मिळत असेल तर तर तो म्हणजे त्यांच्या, त्यांच्या आवडती वस्तू म्हणजे हॉबी. हा. आणि आवडीचा एखादा एखादी तरी हॉबी असावी. बरोबर आहे. दिसायलाच येते. नाय ते अन नाय मग. , शिकतो म्हणाला, , चांगला टाइमपास होतो. आणि तस तर कुना कुणाला म्हणजे तर, आवडत असेल तर म्हणजे हॉबी म्हणजे इतरांपेक्षा हटके राहते थोडी. हा.

वनस्पती, मनुष्यजगातील सुंदर वस्तू यांच्याबद्दल मजेशीर आणि आश्चर्य करणारी माहितीपार लेख गोळा करणे हा पण माझा, माझी हॉबी आहे. हो पण माझी रायटिंग खूप खास आहे आणि आता पेंटिंग ,

आणि रिकाम्या वेळात मी जे जुने जे वर्तमान पत्र आहेत ते पण म्हणजे, पाहत बसतो. पडलेत तसेच वाचले नाही हा आणि, त्यातून जे लेख मला खूप विशेष वाटतील ते मी कापून घेऊन संग्रहित म्हणजे साठवतो, हो हो आणि दररोज पेपर मध्ये एखादा नेता, खेळाडू, यांचा जीवन संघर्ष लागणार म्हणजे लेख प्रकाशित होत असतो ना, मला तर तशाच प्रकारचे म्हणजे मला वाचायला खूप आवडते

आणि खूप लोक , बनवूं ठेवतात ते आपण पाहत आहोत नवीन नवीन , हा. ते पण आहेच आणि वर्तमान पत्र वाचक एखादी माहिती महत्वाची वाटते कि ते कापून म्हणजे माझ्या बुक मध्ये चिकटवून ठेवता येते. हो मी पण करतो तस.

त्यातून तर मला खूप सारी माहिती पण भेटते आणि माझ्या म्हणजे ज्ञान पण वाढते. तुला हॅकिंग ची आहे का तुला हॉबी ते पण आहे त्यामध्ये थोडा सॉफ्टवेअर च आहे त्याची पण थोडी हॉबी आहे. हा ते पण आहे हा. आणि अजून इलेक्ट्रॉनिक्स पण थोडी हॉबी आहे ते पण थोडं बनवण्यात थोडं चांगलं वाटतंय.

ते पण चांगलंच असतंय.

आणि मला तर ते इलेक्ट्रॉनिक्स चे गॅजेट्स वैगेरे राहतात ना, तिथं म्हणजे थोडं खोलून पाहणं, , काई बिघडलेलं का ते त्याच्यात पण मला थोडं ते आवडतंय. बऱ्याच वेळ बघतोय सगळ्यात जास्त टाइम कोणत्या हॉबी ला देतोय? रिडींग आहे का सगळ्यात चांगली कि ड्रॉईंग.

हा त्याच्यात मला म्हणजे ते वाल करायचंय इलेक्ट्रॉनिक्स बद्दल काही. हा इलेक्ट्रॉनिक्स मला फक्त रायटिंग आणि ड्रॉईंग चे खूप आहे मला हॉबी. अच्छा तर मला ड्रॉईंग तेवढं जमत नाही पण थोडी काढते थोडी बहुत, अच्छा. हो थोडं जमत आता मला. आपण खूप कराव लागेल प्रॅक्टिस मला पण पाहिजे आता तेच करत होतो आता माणूस हा तू काय करतोय सुट्ट्या मध्ये? मी सुट्ट्या मध्ये काही नाही थोडा बॅटरी वैगरे राहते तेच खोलून बघते. मी पण आता करत होतो टाइमपास. रायटिंग जॉब, ऊन पण खूप आहे ना आता. ,. हा म्हणजे अजून यूट्यूब वर अजून इलेक्ट्रॉनिक्स बद्दल पहा ना ते पण थोडं चांगलाच वाटतंय. हा, यूट्यूब ते तर यूट्यूब तर पाहतच राहतो आपण, ,. हो तिथूनच आयडिया येतात ना. , हा, . आता तर खूप जणांचे तर म्हणजे जस वाचन, वर्तमान पत्र वाचणे हे ते तेच आहेत छंद. आर्टिकल पण खूप वाचतो मी, वाचण्याची माझी हॅबिट आहे तर. गूगल आर्टिकल, हा हा, न्यूज बघतो मूवी बघतो . ते पण वाचत राहिलो.

बातमी खूप, खरंच बातमी चांगली आहे.

लोकांसोबत लोकांना पण, आणि आपण त्या. आणि आपल्या दैनंदिन खूप महत्वाचे भूमिका बजावतात. हो हो खूप. महत्वाची पण आहे हा. तुला तर चांगलेच आहे ना, हो चांगले आहे. आणि आहे हॅबिट मला सकाळी एक्सरसाइज पण करतो. भारी की. हा ते पण आहे, हा ते एक्सरसाइज करतात. करायला आवडते मला पण. त्याच्यामुळे तंदुरुस्तपण राहतो. त्याच्यामुळे जर आपली हेल्थ पण चांगली राहते. आणि फिटनेस पण चांगला राहतो.

आणि गार्डनिंग पण छान जमतंय, झाड कापायला खूप चांगलं चांगलं वाटतंय, निसर्गासोबत काम करायला चांगलाच वाटत ना, हो छान झाडेबिडे कापतो मी. चांगले ते चांगलं वाटतंय. पण चांगलं आहे. ते झाडे पण खूप वाढलेले आहे ना, हा. ते तस म्हणजे झाडांना चांगले ठेवावे लागते.

हा आणि आता आपल्या जीवनामध्ये खूप निसरशी आणि बंदिस्त झाले आहे, आपले मन म्हणजे ताजे आणि ताजेतवाने आणि सक्रिय ठेवण्यासाठी आपल्याला मोकळ्या वेळेत काहीतरी वेगळं करायचा हेतू आहे ना. त्यालाच आपण हॉबी म्हणतो म्हणजे काही जे करतो आणि ते आपल्याला आवडते गोष्टी.

जे आपल्याला करायला आवडते तेच आपली हॉबी आहे. हा. आणि छंद असणं म्हणजे सर्वोकृष्ठ गुणांपैकी एक म्हणजेच तो एक मोठा , काम करतो. हो. असा काहीतरी म्हणजे आज हे आपण पूर्णपणे समाधानी आहे.

आनंदानेच करतो आपण ना. हा. अजून कोणते कोणते? हॉबी आहे तुझी?

आणि छंद म्हणजे कस,

आयुष्यातून तुझे ब्रेक पण घेण्याची आणि काहीतरी वेगळे म्हणजे करण्याची संधी पण आहे.

स्वतःला एक्सप्लोर करण्याची आणि विविध क्षेत्रामध्ये आमची क्षमता ओळखण्याची संधी पण देते हा आणि या गोष्टी व्यतिरिक्त छंदामुळे एखाद्या व्यक्ती ला,

संग्रहित पण करू शकतो. हा जर आपण कुशल कुशल चित्रकार असती तर आपण म्हणजे चित्रे विकून पैसे कमावू शकतो.

हो आता .

मला तर अनेकच छंद आहेत पण मला म्हणजे सगळ्यात आनंद देणारा म्हणजे आणि खूप म्हणजे मानसिक ताजेपणा देणारा म्हणजे ते आपलं हेच आहे. इलेक्ट्रॉनिक्स बद्दल तेच आहे. हा. आणि मला साहसी कथा आणि प्राणी आणि विज्ञान कथा वाचायला ते पण आवडतात. , हा. आणि अजून तर आपलं जस हार्डवेअर , राबिनहुड आणि जिम कार्बेट ची,

कमावून हि माझी आवडती कथा आहे. ते पण माझे पण हा. आणि हरमन . आणि बँड यांनी लिहलेली म्हणजे काल्पनिक पुस्तक वाचण्याचा उत्सुकता पण आहे. आणि खेळण्याची पण हॉबी हॅबिट आहेच ना आपली हा क्रिकेट वैगेरे. किंवा इनडोअर चेस वैगेरे पण खेळतो मी कॅरम तर खेळतोच. ते पण चांगलं होत खेळाबद्दल हा सांगतोय.

हा पण म्हणजे कुठं पण जाण्याचं असेल तर बाइक न तर ते चांगलं वाटत, हा फिरतो बाइक वर, हा. आणि अजून त्याची विडिओ पाहिलेय ते पण थोडे चांगले माझी हॉबी आहे. पण जास्त नाही फोटो नाही पाहत का? विडिओ नाही पाहत मी एवढं सारखं हा कबड्डी वैगेरे खेळायला पण जाते ते पण हॉबी आहे माझी कबड्डी ला हा,

अजून खूप बॅडमिंटन खेळणे हा. आणि जेणे करून आपल्याला त्याच्यात म्हणजे आनंद मिळते तेच तर आपले म्हणजे तेच करण्याची करतो,

आणि ज्यातून आपल्याला कधी कंटाळा पण येत नाही ते करण्यात. हा

पुस्तकाच्या पानावर मला म्हणजे आधीच सुंदर ठिकाणी पाह्यला मिळतात, हो मला तर कधीतरी खूप प्रवास पण करायचा आहे आणि माझ्या अनुभव म्हणजे जस फोटोशुट असेल तसे लिहयचे पण आहेत. हो फोटो ग्राफर बनायचंय मला खूप मुलाचे काढलेत फोटोग्राफर सारखे. हा आणि खूप मुलं तर फोटोशूट साठी जात राहिले आता. फोटो शूट करायला फोटो काढासाठी हा.

आणि त्यामुळे तर पैसे कमावू शकते आणि फोटो शूट चे. हो ऑर्डर भेटली तर पैसे पण कमवायचे लग्न बिग्न असतील अजून कोणाचे ऑर्डर भेटली तर. हा आणि माझा मित्र आहे त्याला . हा, अजून हा एडिटिंग पण आहे. हो एडिटिंग वर पण त्यांना हेच मिळतच असणार ते म्हणजे एडिट फोटो एडिट करून पैसे कमावतात ते.

हा तुझ्या पण चांगल्या बाकी सगळं ठीक? तू पण कसा आहेस? चांगला आहेस ना? चांगला आहे ठीक आहे.

सगळ ठीक आहे आता तर बरेच से मुल म्हणजे घरी बसून बसन जर म्हणजे गेम खेळतात न

हा म्हणजे ते कुटुबा सोबतच घरी घरी बसून म्हणजे खेळ खेळतात म्हणजे खेळणारे म्हणजे सोपेपण खेळायला जातात बस फक्त गुगल म्हणजे प्लेस्टोर वरून डाउनलोड करणे जसे हे आहे आपला

हा आणि कोरोना मुळे म्हणजे आपण सगळेच घरात अडकून अडकून पडलो होतो आणि जेव्हा लाॅकडाउन सुरु झाला होता ना तर तरी म्हणजे अजूनही लोकांना म्हणजे लहान मुलांना बाहेर जाण्याची परवानगी नव्हती न तेव्हापण खूप फिरलो आपण

हा तर ऑनलाईन शाळा आणि दिवस भर घरात बसून म्हणजे मुल हि पण म्हणजे कंटाळत होतेत हो

हो ते पण करते आणि आणि दिवस भर पालक म्हणजे वर्क फ्रॉम होम पण करत होते त्या वेळेस त्यांमुळे म्हणजे त्यंच्यासाठी त्यांच्याकडे म्हणजे मुलांसाठी म्हणावा अस म्हणजे खेळ खेळ पण नव्हता त्यामुळे मग मुलांना अधिकच कंटाळा येत होता तर मग अ म्हणजे मग मुल वगेरे मग प्लेस्टोर वरून गेम्स डाऊनलोड करत होते जस कुणी जर म्हणजे फ्री फायर हे पण खेळत होते न हो खूप खेळलेले आहे बॅट मिंटेन पण चांगला होय ते पण घरी खेळू हौ घरी म्हणजे कॅरम तर खूपच खेळलो आपण हो कॅरम पण खूपच खेळल्या आणि म्हणजे मग या सगळ्या पासून मग वेळ काढून आपल्याला म्हणजे मुलांसोबत वेळ घालून फारस गरजेच होतो त्यावेळेस म्हणून मग याच्या याच्यासाठी मग ते

लुडो बिडो पण खेळलो आपण डाऊनलोड करून प्लेस्टोर वरून लुडो पण चांगला आहे

ते पण खूप खेळलो त्याच्या मधी पण चार साप सीडी पण चांगली राहते इंडोर गेम्स म्हणून